हम्म बरं बरं. मग कर ते प्रबंध.

मस्तपैकी दणकु बघ या पोट भरुस्तर काहीतरी.

काही खाऊ बघ मस्त rice.

अजून हे rice काय खाऊ? मस्त मस्त rice. हँगआऊटला जायचं का पण पायी पायी इतक्या लांब? ए बाबा. समोसे खात बसतो असं म्हण. दहा दहावाले वडापाव.

वडापाव खाऊ ना.

आता एवढं झालं का ठेऊस्तर मी bathroom ला जातो गडे. मुतायला आली का तुला? आरं bathroom ला.

आरं तास झाला ना बाबा controlling controlling मधी. नाही रे आणि control कर वीस मिनिटं आता हे दहा मिनिटं झाली कीच. मग पोटभर कर ना बाबा. हे लवकर काम निघून गेलं ना बाहेर,

मग बरं म्हणतो जराशी.

बरं ना

काही नाही. तुला miss call आला का मला? तो पुन्हा होता केला बाबा. हां.

माझं काय तू miss call मी तीन-चार महिने झाले recharge नाही. पाऊस सुरु आहे राव जोरात. हो का? हे काय परत खिडकीत पाणी यायला लागलंय. बरं ह्यो म्हणतायत नंद्याचा बाप आला का? हिथं उशिरा का आली? गावाकडं कमी आहे. इथं काय म्हणला? ते उशिरा का आली नंद्याचा बाप?

आरं नंद्याचा बाप आलाय म्हणत्यात ना हे.

इतक्या उशिरा कसा येईल? अहो राव सकाळी लवकर बाहेर तुला सांगू का? गावातून कोणीबी निघू दे. संभाजीनगरला जायचं म्हणल्यावर लवकर निघतं ते. बोल ना काय नंद्याचं म्हातारं कधी निघलंय माहिती आहे का? आता चार वाजलेत म्हणल्यावर माझ्या अंदाजानं म्हातारं बारा, एकला निघलंय दिसतंय.

नाही रे नाही आलं म्हातारं आपण इकडं आलो म्हणून ते म्हणत्यात तर.

हो त्या मस म्हणत्यात. मग? काय मग? एकदम खरं आहे. एकदम मजे के साथ.

सव्वाचार वाजलेत का?

पाच वाजेपर्यंत अख्ख काम, आता किती राहिलेय माहिती आहे का मिनिटं? पंचवीस मिनिटं राहिली आहे. आता पंचवीस म्हणजे एक अर्धा तासच राहिला आता.

आरं पाऊस चालू आहे पण राव. आता काही का असेना आता direct mobile ला पिशवी बांधायची एक. जातो का मग आताच? आताच जावं लागतेय मग.

आता नाही जात बाबा हिथवर थांबलो तर आता थोड्यासाठी काय घाण करायची. हम्म खरं आहे. किती वेळ झालाय आपण आलोय, जेवलो नाही त्याच्यासाठी व्हय. हो ना राव. तू हे just सांगायला पाहिजे होतं राव हे. हां ना राव.

Contri घ्यायला हवी होती दीडशे दीडशे. हां ना गडे. बराबरच मग काय मग मागं दुसरा काय शब्दच नाही. तसंच होतंय राव तो हां बराबर. हां हो काय ना बोलत नाही तर काय. तो आवाज देयनाय म्हणून मि अकटाच बोलतोय तो आवाज देत बाहेर

आणि क अं आता तीन मिनिटं बोल. बरं बरं. मग double एक break का? मग करू एक मग double दहा मिनिटं बनवून break, मग दहा मिनिटं बोलून break बरं बरं माहिती आहे बाबा break ची. Break मुळं तरी नाही दहा पण बघ झालं असतं बरं का आपलं.

तर आता बघ झालं असतं पण हे,

येतंय,

Breakup किती मिनिटाचा असतोय? दहा मिनिटाचा तर असतोय तो break हो. दहा मिनिटाचा असतो ना break काही नाही बरं आहे राव. बरं असणार का नाही बरं? आणि बरं का.

बरोबर आहे.

निरोप घेऊन आले असतील निरोप घेऊन. बरं नाही तर असू दे. आरं काय मला तर लय बोलू झालोय मी. काय बोलू नि काय नाही. असं जरी वर असलं ना आहा.

एकदा लावून दिलं की मी बोलायला. माझा घ्यायलाच नाही पाहिजे.

आरं पण तरी. म्हणजे

तू ऐकूच येई ना का हे? आता काय ऐकायचंय? काय म्हणतो आता तू? म्हणलं मला तर तेच वाटेना. तुला काय आणि bore झालंय? बोलून बोलून bore झालो रं मी. बरं बरं.

पाऊस चालू आहे वाटतं बाहेर.

पाऊस आरं गावाकडं पाऊस नाही राव. पाऊस झाला का रे गावाकडं? पाऊस झाला गावाकडं. म्हाताऱ्याचा phone येईना भाया. आता चार वाजलेत. हम्म म्हाताऱ्याला माहिती आहे ना.

लवकर इतक्या लवकर नाही येत रे. किती वाजता येईल? पाच वाजता जर नाही ना आला पाच वाजायच्या आत मग नाही येत.

दहा तर होत आले. दहा second राहिले फक्त. हां एका एक मार्ग आहे. ते आल्यावर इकडनंच करला तर? नाही बाबा ते बोलू देतात चांगलं. बरोबर. हा कर Hello. आद्या,

बरं. Stop केलं.

hi शिल्पा कुठं आहेस तु अग मी family सोबत इकडे पिकनिक ला आले होतो म्हणजे इथे शेत वगैरे डोंगर ते आहे तर इकडे खूप मस्त वाटत picnic ला तर आम्ही टिफिन ते सगळं सोबत आणलं होतो

अरे व्हा म्हणजे खूप भारी वाटत असेलना म्हणजे तुमचे सगळे family member सगळे सदस्य तुमच्या घरातले तुझा सोबत आहेत आणि

छोठेमोठे खेळ तुम्ही खेळताय त एकमेकांशी संवाद साधतंय चान्गले बोलताय तुम्हचे संमंध आणखी चांगले होतात relation जे आहे एकदम घट व्हायला लागले आणि

हो आणि तुलातर माहित आहे कि म्हणजे असं शेतामधलं डोंगरावरच वातावरण किती छान असतय इकडं पूर्ण इकडे म्हणजे पाणी म्हणजे खाली डोंगरावरती तर नाही पण डोंगराच्या खाली पाणी दिसतंय परत डोंगरावरती हिरवे झाडे ते दिसतात

अरे वा म्हणजे तुये डोंगर चढायलाही खूप मज्जा येते हाय ना म्हणजे तू चढलेली आहेत मलातर खूप आवडते आणिखूप भारी वाटत आग ओ डोंगर चढायला आणि असं हिरवळ असाल खूप छान वाटत आणि जेव्हा आम्ही शाळेत असायचो ना तर आमच्या शाळेमधें अ प्रत्येक वर्षी जून महिना झाल्याच्या नंतर जुल्लाई वगैरे महिना असेल किंव्हा म्हणजे पावसाळा सरताच दिवस असतो समजा पावसाळा सरत आलेला असतो सपंत आलेला असतो

आम्ही picnic ला जायचो प्रत्येक वर्षी जायचो असं गावच्या शेजारच्या डोंगरावरती देवीच्या मंदिरा पाशीआम्ही जायचो अन आमच्या इकडे एक नागदेवी म्हणून एक आहे तिथंही खूप छान मंदिर आहे हो आमच्या इकडे कि खूप छान वाटते आणि आम्ही picnic ला गेलो होतो तेव्हा देखील खूप भारी होत आणि म्हणजे आशा आता शाळेत तर गेलो होतो जेव्हा tiffin ते सगळं सोबत घेऊन जात होतो तव्हा तू जस सांगत होती तसेच आम्ही देखील खूप मज्जा केली होती जेव्हा आम्ही स्कूल मध्ये picnic ला जात होतो अरे जेव्हा आम्ही picnic ला गेलो होतोना आम्ही सगळे सोबत गेलो आम्ही सगळे असे ग्रुप करून बसलो होतो आणिआम्ही सगळ्यांनी एकमेकाला आमचे tiffin शेअर केलं होत आम्ही एकमेकांच्या tiffin मधले सगळ्यांनी कोणताही कसलाही विचार न करता

आणि असे जे बसल्या बसल्याचे खेळ असायचे किव्हा मग पार मैदानी खेळ होत ना म्हणजे कुठलेही competition नसताना कुठलेही रूल्स काही नसताना सुद्धा जे खेळाची मज्जा खूप वेगळी असायची आम्ही सगळे खळायचो आणि

हम्म आणि तुला तर माहिती आहे कि माझी शाळेची सहल जर जास्तीत जास्त शेतांमधें इकडेच नेत होते तर तिथे खूपम्हणजे असे चिंचेचे झाडं कैऱ्या असायची आंब्याची झाडं असायची तेव्हा सगळे छोटाले राहायचे तेव्हा ते कुणी तोडून आणायचं कुणी मंजे रागवायचे ते तोडून आणायचं तेव्हा खूप मज्जा यायची हा खूप मज्जा यायची शाळेतून जात असताना रस्त्यानी सुध्दा म्हणजे कुठंतरी चिंचेचं झाड दिसलं किव्हा मंग कुठंतरी मोसंब्या वगैरे असायचं चिंचा असायचं बोर असायचं हरबरा असायचं आम्ही काय करायचं जात असतानी कुठंतरी म्हणजे ते चोरून म्हणजे काय त्या वेडेस चोरून खायची ना मज्जाच खूप वेगळी असते आपले मित्र असतात आपण जायचं कुठंतरी चोरायचा आणि खायचं ती मज्जा पण खूप वेगळी असते ना आम्ही पिकनिकला जायचो ना ते शेत असायचे ना आम्ही ना जर तिथलं घ्यायचं ना आमचे सर खूप रागवायचे पण आम्ही ऐकायचच नाही आम्ही तिथलं घ्याच म्हणजे ट्रिप वरून हो आणि पिकनीची मज्जा देखील वेगळी असते कारण त्या टाइममधें खूप म्हणजे डोंगरावती हिरवी झाड असते आणि डोंगरच्या खाली पाणी किव्हा डोगर दर्या ते खूप आणि पाऊस त पडल्यावरती तर ते निसर्ग आणखीनच छान वाटत होत तिथे आणि तश्या time मध्ये सर देखील नेत होते तर सर किती कधी देखील चला बोलले तरी मस्त वाटायचं हो बरोबर आहे आणि picnic म्हणजे फक्तहेच वनडे सुद्धा picnic जायची कधी तू डे कधीते तीन तीन दिवस मुक्कामी सुद्धा picnic गेलेली आहे बघ आणि आम्ही बघा आणि पिंजाळ गेला आणि तिच्यासोबत राहणं मग खरेदी करणं वेगळं आणि मग आम्ही असं समुद्रकिनारा आहे त्या पिक्चर असेल काहीतरी बघत भोगोलिक विशिष्ट असणार असतील नदीकिनारे समुद्रकिनारे गरम पाण्याचा झरा असं गडकिल्ले सगळं काही बघितले आहेत बघितलेलं का हो म्हणजे आमची सहल म्हणजे अशी बरेच ठिकाणी गेली त्यातून काहीतरी असेल शिकायला मिळते पूर्णा ग्रहांची माहिती दिली जाते पूर्ण आपल्याला बसमध्ये खाली बसवला जातो पूर्णत ब्लॅक असतो त्यामध्ये ग्रहांचे त्याचे पूर्णत दाखवलं जातं जसं की आपलेग्रहदशा असता तरपूर्वीच त्यांची दिली जातील जसं गृहरक्षक सत्तावीसपूर्वी त्यांची लागते दिली जाते की माथेरान तिथे पण अस निसर्गाचं खूप छान वातावरण आहे थंड हवा येते मस्त हो म्हणजे खालूनच ते डोंगर दिसतात छोटाले वरती आपण गेलेले दिसतो तो लोणावळा हे घाट आहे तो घाट किती भारी आहे ना वस्तू घेतल्या लोणावळा घाट आहे म्हणजे तुम्ही म्हणजे आता समजा तुम्ही आपण कसे round round मात्र छोटी आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यात खालचीवाडी देऊळ काहीतरी छोटीशी लागतील आणि खरंच भघायला गेलं म्हणजे घाट असताना ते म्हणजे मला खूप भीती वाटे ज्यावेळेस करण्याची वेळ असते त्यावेळेस खूप भीती वाटते पण खरंच त्याच्या आनंद खूप वेगळं असत एक साहसी प्रवास केल्यासारखं माणसाला वाटत आणि आणि म्हणजे साहसी प्रवेश देखील करायला पाहिजे आणि मला तर खूप आवडत ते घाटामधून जेव्हा गाडी जाते ना त्यावेडेस मला खूप आवडते आणि सारखा आपण फिरून फिरून पुन्हा डोंगर चडून जात असतो आणि आणि घाट आहेना खरंच खूप भारी आहेत मला खूप आवडतात जे रत्नागिरी मुंबई साइडला रतनागिरी आंबा घाट थायघाट जे कासाराघाट जे आहेतना खूप भारी आहे लोणावळा घाट पण खूप भारी आहेत आणि थंड हवेचे ठिकाण जे उन्हाळ्यामध्ये तर खूप भारी वाटत महाबळेश्वर असाल जिथे पाच नद्यांचं संगम झालेलं आहे तर त्या नद्या हि खूप भारी आहेत कोलापूरला पण खुपसारे फिरण्यासारखे आहे तू तूपण गेली असेलीलनं काही ठिकाणाला आणि जी तुमच्या स्कूल ची ट्रिप अशा ठिकाणी गेली आहेका जिथे म्हणजे देवाची पूर्ण माहिती मिळते हो देवाच्या ठिकाणी पण गेलेली होतीना आम्हची ट्रिप आळंदीला गेली होती देहूला गेली होती देहूच्या इंद्रायणी नदीकाठी जे आहे देहू संत तुकारामाचा गाव म्हणजे संत तुकारामाची तिथं समाधी आहे तिथं गेली होती आळंदीला ज्ञानेश्वरांची समाधी आहे तिथं पण गेली होती

आणि तिथं कुठंतरी समुद्रकिनारा हि बघायला भेटायचं आणि गणपतीचा मंदिर असाल कालभायरवचा मंदिर असाल ते देखील पाहायला भेटत होत आणि ऐतिहासिक अं गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात

पूर्ण शिवाजी महाराजच लहानपणी म्हणजे त्याच जन्म झालं ते रूम वगैरे ते सगळं दाखवलेली जाते हो बरोबर आहे आणि खरंच माणसाने पिकनिकला जायला पाहिजे आणि पिकनिकला गेलो म्हणजे खूप सारे फायदे आहेत आपण एक तर निसर्गाच्या सानिध्यात येतो निसर्गाची मैत्री होते निसर्गाचं महत्व आपल्याला पटायला लागत